बाजूने काही छोटी झाडे सुद्धा आहे काही मोठी झाडे सुद्धा दिसत आहे त्या बाजूने एक छोटी बिल्डिंग दिसत आहे आणि रस्ता सुद्धा आहे.

एक चेअर आहे त्यावर एक व्यक्ती बसलेला आहे तो फोनवर बोलत आहे त्याच्या बाजूने एक व्यक्ती उभा आहे सामोर--

आणि रूफ च्या बाजूने एक पांढरी पट्टी सुद्धा खिचलेली दिसत आहे.

आणि काळ्या कलर ची अशी ही जांभूळ आहे.

भरण्याचे काम सुरू आहे.

त्याच्यासमोर काही कार उभ्या आहे त्यातील दोन कार हा पोलिसांच्या आहे आणि तिथे काही लोक सुद्धा उभे दिसत आहे.

जिम आहे जिम मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन दिसत आहे काही मिरर लागलेले दिसत आहे वरती पंखे आहे काही लोक उभे आहे काही पोस्टर सुद्धा लागलेली आहे.

आणि शूज घातलेले आहे व्हाईट कलर ची टी-शर्ट घातलेली आहे.

एक स्टेशनरी आहे तिथे काही गर्दी दिसत आहे.

लोक पुस्तक पर्चेस करत आहे.

त्यासमोर एक रिक्षा उभी आहे.

काही हे ऍटो उभे आहे त्यामध्ये काही भाजीचे सामान सुद्धा दिसत आहे.

दगडाचा एक मोठा पहाड आहे तिथे व्यक्ती फोटो काढत आहे.

छान असं नवीन गार्डन समोर दिसत आहे काही झाड़े सुद्धा ब बाजूला दिसत आहे.